मला थोडी क्रिकेट विषयी माहिती हवी होती, तुम्ही ती मला देऊ शकाल?

तर मला एक सांगा, आपला हा जो क्रिकेट खेळ आहे तो कसा खेळला जातो? मैदानी खेळ आहे की आपला इंडोर आहे?

ह्या खेळासाठी आपल्याला एकूण किती खेळाडू लागतील?

तर हे जे अकरा खेळाडू असतेत, ते एका साईड ला असतात की दोन्ही मिळून अकरा असतात? दोन संघ असतात ना, दोन संघामध्ये हा खेळ खेळला जातो

अच्छा. मग ह्या खेळाला लागणारे साहित्य कोणकोणते असतात?

हो स्टंप्स म्हणजे जर आउट कसं करायचं तर त्यावर माहिती पडतात की आऊट कसं करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही कॅच पकडून पण, रन-आउट करून पण स्टंप्सला बॉल लागला की आउट होता. क्रिकेट हा जो खेळ आहे, त्याच्यात जी स्टंप्सची संख्या आहे, किती स्टंप्स असतात? तीन एका साईडला असतात. जो बॅटिंग करत असतात

आणि एक नॉन स्ट्रायकर असतात. हां म्हणजे बॉलरच्या साईडचं असतात हां बॉलरच्या साईडचं तर असे सहा स्टंप्स असतात.

ह्या साईड ला तीन तीन दुसऱ्या साईडला क्रिकेट हा खेळ हा जवळपास कोणत्या लेव्हलवर खेळला जातो? जसं गाव पातळीवर, शहर पातळीवर

तर ह्यांच्यामध्ये किती फॉरमॅट म्हणजे किती प्रकार असतात ह्या क्रिकेटच्या ह्यांच्यामध्ये? तीन प्रकारे खेळतात. एक एकदिवसीय असतात. एक कसोटी असतात, कसोटी म्हटलं की पाच दिवसांचा खेळ होतो.

ठीक आहे? एकदिवसीय म्हटलं की एक दिवसाचा खेळ असतात. त्याच्यामध्ये पन्नास ओव्हरच्या मॅच असतात. एका संघाला पन्नास ओव्हर, दुसऱ्या संघाला पन्नास ओव्हर. असे म्हणजे पूर्णतः शंभर ओव्हर टाकले जातात.

आणि हा जो ओव्हर हा शब्द आहे, म्हणजे ओव्हर टाकल्या जातात म्हणजे एका ओव्हर मध्ये किती चेंडू फेकले जातात? एका ओव्हर मध्ये सहा चेंडू फेकले जातात.

सहा चेंडूचा एक ओव्हर पूर्ण असतो. अच्छा. अश्या प्रकारे पन्नास ओव्हर खेळल्या जातात एकदिवसीय सामन्यांमध्ये. त्याचप्रमाणे हा जो टी ट्वेन्टी हा फॉरमॅट आहे त्याच्यामध्ये पण सेम असतात का? एका ओव्हरमध्ये सहाच चेंडू फेकले जातात का? हो त्याच्यामध्ये एका ओव्हरमध्ये सहाच चेंडू फेकले जातात. पण तो वीसच ओव्हरचा असतो.

हो दुसरा संघ वीस ओव्हर खेळतो. ह्यांच्यामध्ये असे नियम काय असतात? साधारणतः. कुठले कुठले नियम असतात ह्यांच्यामध्ये?

एक एलबीड्ब्लु म्हणून असतात आउट. पायावर पॅड असतात बॅट्समन च्या त्या पॅडला बॉल जर लागला तर तसं पण आउट होतात.

असे भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. हे तर आउट चे नियम झालेत. जसं काही आपला एखादा फलंदाज खेळत आहे, तर मग असं रन विषयी पण काही नियम असतात का? जर आपल्याला काही रन काढायचे आहेत तर ते कश्या प्रकारे काढल्या जातात रन? धावून रन पण असतात जसे एक रन दोन रन तीन रन असे आपण धावून काढू शकतो धावून मॅक्सिमम रन किती काढू शकतो आपण? जास्तीत जास्त? चार पाच जेवढे काढता येतील आपल्याला तेवढे काढू शकतो. शक्यतो तीन काढतात, चार काढतात, पाच काढतात.

आणि आता कसं बाउंड्री असतात त्या लेव्हल ची, तर त्याच्यामध्ये त्या बाउंड्रीला, पंच्याहत्तर मीटर ची असतात, कुठं पासष्ट मीटरची असतात, त्या बाउंड्रीपर्यंत जर बॉल गेला खालून असा घासत तर चार रन आणि डायरेक्ट वरतून गेला तर सहा रन मिळतात.

अच्छा हे रन चे नियम झाले जसं आऊटचे नियम असतात. तसं बॉलिंगचे पण काही नियम असतात का? की असाच बॉल टाकला पाहिजे किंवा काही असं? हा बरोबर आहे, त्यांनी हात न दुमडता बॉल टाकता आला पाहिजे त्यांना. म्हणजे मारून जो फेकतो आपण बॉल त्याला नो बॉल दिला जातो.

तो गृहीत नाही धरला जात. त्याच्यानंतर एक रेषा असतात त्या रेषेच्या जर बाहेर बॉल गेला तर तो वाईड बॉल असतो.

कमरेच्या वरती जर बॉल टाकला तर तो पण नो बॉल असतो. आणि एका ओव्हरमध्ये जर दोन बॉल किंवा तीन बॉल बाउन्सर टाकले म्हणजे जो बॅट्समन फलंदाजी करतो त्याच्या अंगाच्या वरतून म्हणजे डोक्याच्या वरतून गेला तर तो बॉल नो असतो. कमरेच्या वरतून असेल तर त्याला नो बॉल दिला जातो. आणखी काय सांगता येईल आपल्याला क्रिकेट ह्या खेळाविषयी? क्रिकेट ह्या खेळतर आपल्या भारतात जास्त खेळाला जातात

चौदा ते पंधरा संघ खेळतात.

ते कसे जे नेहमी वाले असतात ते नेहमी नेहमी खेळतात. अच्छा म्हणजे आपण जे क्वालिफायर म्हणतात म्हणजे आपण जे वर्ल्डचे टॉप टीम म्हणतो.

सोळा टीमांना. ठीक आहे.

तुम्ही मला क्रिकेट बद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!